आशी असते hostel life hostel life मध्ये राहनं आपल्या आई बाबांना सोडुन घरच्यांना सोडुन राहन म्हणजेना खुप कठीन. पण ते कसं hostel मध्ये राहता राहता मुलीं सोबत खेळता मजे करता खुप सार्या गोष्टी करता करता ना सोबत अभ्यास करता, सोबत जेवण करताना असेच हळु हळू आपण हा गोष्टी असे विसरतो. मग आपल्या आपल्याला असे वाटते की नाही hostel आगोदर आगोदर जर hostel वर admission करायला जातो म्हटलं तर वाटते नाही कोणिच नाही भेटतील आपल्याला आपण तर एकटेच पडु एकटेच राहु पण नाही. hostel मध्ये राहुन तर कसं खुप चांगलं वाटते. कारण आपले खुप सारे खुप मैत्री मैत्रीन खुप बनतात मैत्रीनी. खुप चांगल्या अश्या मैत्रीनी बनतात. त्यांच्या सोबत खेळायला ते आपल्या गावाकडची गोष्ट सांगतात आपण त्यांना आपल्या गावाकडची गोष्ट सांगतो. अशी खुप चांगली मजा येते hostel मध्ये पण रहायला. hostel life म्हटलं तर तिथेना नविन नविन मित्र मैत्रिनी. त्यांचा neture आपल्याला ओळखायला येते. ते नुस्त चांगले बोलतात की नाही बोलत. की नाही त्यांना असे वाटते की नाही, हे आपल्या सोबत बरो बरोबर राहतील का? आपल्या सोबत बरोबर बोलतील का? हेच विचार असते डोक्यात. पण ते कसं हळू हळु म्हटलं जातं की नाही हळु हळु जसं जशी आपल्याला एक आदत होऊन जाते. की नाही आपल्याला तर इथेच रहायचं last option म्हणुन. तर नाही आपण राहतो तसं last option साठी. hostel मध्ये आपण अभ्यास करायासाठीच रहातो. काही आपल्याला achieve करायच राहते आपण त्यासाठी hostel मध्ये राहतो. hostel ची life पण खुप चांगली असते.

त्याला बघायला खायला सकाळी nasta वगैरे खुप चांगलं असते. आपण आपण हर हर मुली सोबत आपली bonding खुप चांगली असते. अजुन त्या आपल्या school मध्येच असते तर आपल्याला school मध्ये रहायला पण चांगलं ते ते आपण hostel अभ्यास वगैरे करतो. खुप असं चांगलं वाटतं hostel life hostel life म्हणजे तर आपण सोबत खेळु, बोलु खुप मज्जा खुपच जास्त. आनं मुली मुली मुली मध्ये मुली मुलीच्या hostel मध्ये आणखीच मजा. ते काही वेगळच नाटक वगैरे करतात ते वेगळेच ते. मस्त बोलतात वगैरे तर खुप चांगलं वाटते. hostel मध्ये teacher सोबत जाऊन नाही teacher आज असं झालं होतं. आज hostel मध्येना ही झगडली ती झगडली. ऐक त्यान दोघाचाना झगडा झालाय आपण नाही बोलु मधात. हे हे पण आपल्याला कळतं. hostel मध्ये राहुन. नाहितर आपण घरी राहिलो तर आपण आपण family मध्येच राहतो आपल्याला कळतच नाही. की आरे आपण तर मधात बोलुन घेतो. पण नाही जास्त मधात पण नाही बोलावा लागत. हे सर्व आपल्याला थोडा थोडा आपल्याला समजते, कळते. की आपण दुसर्या सोबत कसं बोलावं सामोर कसं जाऊ? कसं राहु, आणि सोबत खानं वगैरे सर्व

आठवनं पण आली तर कोणत्या कोणत्या मुली मध्ये खुप चांगला nature असते कोणत्या कोणत्या मुलींचा. ते आपल्याला समजवतात, की नाही तु नको रडु आता येतीलना parents भेटतीलच. बोलशील ma'am सोबत ना मी बोलुन देणार. तुना phone करशील घरी. असे पण मुली hostel मध्ये राहतात. hostel life म्हणजे तर खुप चांगली असते. hostel life मध्ये असं थोड वाईट पण होते. चांगलं पण होते. पण ते कसं एक आठवन म्हणुन ना खुप चांगली राहते. आठवनी ते hostel ची खुप चांगली हो hostel life म्हटलं तर खुप चांगल वाटते hostel life मध्ये. आपण सगळे मिळुन राहतो, मिळुन राहनं शिकतो. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये पण काही changes येतात hostel मध्ये राहुन आपण आपले काम करणं शिकतो. घरी राहल्यावर mummy हे करुण देना, मी mummy नाही करत आज. तु करुण देणा. पण hostel मध्ये कोणाला नाही म्हणु शकतना. नाय आज करुण देना हं तु नाय पण आपले काम आपण स्वतः आपण self confirm self self dependent वर शिकतो. आपण स्वतःच्या याच्यावर आपण शिकु शकतो. आणखी पण असं वाटतं hostel life खुप चांगली आहे. पण सगळे आहेना, सगळे सुख सुविधा आणि ह्या मारुण आणि इच्छा मरुण आपल्याला म्हणुनच म्हणुनच hostel मध्ये राहणंंना वाटतं तितकं सोप नसतं. खुपच कठीन असतंं. मला तर असे वाटते. हो अगदी बरोबर बोलली तु. हो खरच hostel मध्ये राहणं सोप नसतं. मला तुझ्याशी बोलुन खुप छान वाटलं thank you मैथिली. हो मला पण तुझ्यासोबत बोलुन खुप चांगलं वाटलं thank you रुचीका. hey, hi कोमल कशी आहेस तु? hey, hi निक्की. मी छान तु कशी आहेस? मी पण मजेत आहे. काय म्हणतं तुझ कॉलेज कसं चालू आहे सगळ? काही नाही बाबा छान चाललाय. आता नविन लाईफ झाली सुरु फर्स्ट इयर ला admission

माझ ही छान चालू आहे काय आता फर्स्ट इयर ची starting सगळे लोकं नवीन आहेत सगळ्याच गोष्टी नविन आहे फ्रेंड नविन आहे एजुकेशन नविन आहे. ज्या ज्या लोकां सोबत राहते ते नविन आहे, टीचर्स नविन, area नविन आहे.

नविन लाईफ मिळाली आहे तुम्हाला सगळ्यांना मी मागेटाकून आली आता. होना मग its ok ते school होतं. आपण finally कॉलेज

मी कॉलेज ला तु कुठे आहेस गं? अं मी पण RC ला आहे. but मी मुंबई वाल दिलय. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा मग मी हे म्हणत होते तुला मला जरा तुझ्या कॉलेज बद्दल थोडी idea देते का? कस आहे तुझ कॉलेज काय आहे?

हो सगळच स्टडी त्याचा infrastructure कस आहे. health स्टडी कस आहे, टीचर्स कसे आहे, आता तुला दिड दोन महिने तर झाले असेलना join होऊन. कॉलेज मध्ये. हो join तर झाले. कॉलेज म्हणाव तर actually कॉलेज खुप छान आहे हं. म्हणजे पहिल्यांदा कॉलेज मध्ये आलो येऊन चालू झाल की

meaning कॉलेजचा कळाला. त्याच्यानंतर मग इथले स्टॅंडर्ड बघितले. स्टॅंडर्ड कॉलेजचं.

overall च्छान वाटतय आता तर सुरुवात आहे. आजुन तरी कळतय हळू हळू गोष्टी कळत आहे. तीन महिने झाले आम्हाला join होऊन. आता आमचे last month आमचे function झाले annual function वगैरे.

ते जाणार लय वाटत आहे की फक्त स्टडी स्टडी वगैरे. करतो आहे.

बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिल जातय.

कॉलेज personally आपल्यामध्ये interest घेतो की नाही student ला personally पण त्याची develop झाली पाहिजे. first personality develop झाली पाहिजे.

overall ते खरच छान वाटतं बघु आता आजुन ओळखन चालू आहे. तुला कसं वाटल तुला कसं वाटल कॉलेज

खुप काही गोष्टी शिकले मी. आणि काय महिती आता अं माझ्या कॉलेज मध्येना माझ्या कॉलेजच infrastructure खुप छान आहे. एकदम मोठ मोठे खुप मोठी library आहे, आम्हाला computer hall आहे. sports साठी एक अं

sorry अं laboratories आहेत. की जिथे आम्ही अं practicles करतो. आणि सगळ्या गोष्टी ठिकाणी आहेत, मला ते कॉलेज छान वाटतं मला त्याच्या infrastructure वर एक positive energy आणि अं fresh feel करत. आणि टीचर्स ची गोष्ट अली तर काही आहेत strict टीचर्स काही एकदम casual आहेत. but हा जेव्हढे जेव्हढे मला शिकवतात आपल्याला casual अं strict टीचर्स आहे पण खुप कुठे तरी ते त्यांच्या जागेवर कॉलेज professional course साठी आपण कॉलेज मध्ये आलेलो आहे मग strictness तर लागेलचना. हो हे टीचर बद्दल झालं. आणि मित्र मैत्रीनी बरोबर आता अडीच महिण्यात मी सगळ्या प्रकारची लोक ओळख तस मला feel होतय. की काही भेटले, काही कॉलेज वर भेटले. काही मित्र चागली होती काही वाईट ही होती. जे वाईट होते ते माझे नव्हतेच आसं झाल माझ. आणि जे चांगले होते ते आहेत सध्या सोबत. बघु आजुन चार वर्षात कोणते चार वर्षात कोण ते राहतं कोण जातं काहीच माहिती नाही. आणि सगळ्या गोष्टीत नविन आहेत नविन environment मध्ये ना आपल्याला mix व्हायला वेळ लागतो. पण ह्या कॉलेज मध्ये आस नाही वाटल की मला. की खुप काही वेगळ आहे. ते छान म्हणजे ही आपण आपली तिथ राहणार आहे तर तीथं आपली health checkup ज्यादा केली पाहीजे. आणि तुला माहिती आहे का? last month मध्ये माझ कॉलेज अं organize केलं होतं. तर त्या मी कॉलेज मधुन first आलेली. तर मला वाटल नव्हत की माझ्या कॉलेज कडून मला काही मिळेल. but मी खुप happy आहे. की माझ्या माझ्या कॉलेज ची पहिली trophy आली आहे. खुप खुश आहे मी. maybe त्या कॉलेज जे काही गाईड alot केले होते कॉलेज ने. त्या गाईड मुळे काय झालं त्या गाईड ने त्यांचा support दाखवला त्यानी त्याचा broceck दिला. माझ्यावर trust केला माझा confidence build केला.

तुला माहिती आहे आता अडीच महिने झालेना मला त्या वेळेस आम्ही नविन नविन आलेलो होतोना. तर त्यांनी आम्हाला एकदम अगदी पंधरा विस दिवसातच कॉलेज चालू झालं ते पंधरा विस दिवसातच.

त्याच्याच मुळे मी असं म्हणेल की अं माझ्याकडे आज जी trophy आहे मी खुप खुश आहे. बर झालंंमला यच्या सारखा platform मिळाळा. तीथे मी स्वतःला express केलं. आणि एक एवढ world मध्ये एक जागा create केली. i am so happy तुमच्या कॉलेज मध्ये असं वेगवेगळ्या होत असतील ना competition आता तुला ही बरेच दिवस झाले तर मग काही आलं असेल ना तुझ्या कॉलेज मध्ये. हे बघ कॉलेज म्हणजे माहिती का फक्त स्टडी स्टडी स्टडी लाच फक्त

त्या कॉलेज मधुन आता आपल्याला opportunities दिलेल्या आणि एका वर्षाच्या आत किती opportunity देतात ना आपण count नाही करु शकत. आता आता recently बघ आयुष्मान झालं, त्याच्यानंतर युवा रंग झालं, त्याच्या नंतर आता NSS च जरी असला ना त्यात जर आपल कॉलेज खुप जास्त म्हणजे अं नुक्सान झाल की भाई तुम्ही जा पुढे करा तुम्ही स्वतः करा आणि आपल्या कॉलेज चे जे टीचर्स असतातना आमच्या कॉलेज जरी आता अपर्यंत मला टीचर्स चा अनुभव आला. त्या आपल्या नाहीत हं. सपोर्ट करतात. की नाही तुम्ही करा, कराल ना नक्कीच मग तुमची development होईल. आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्टी मध्ये आहेना अं सपोर्ट करतात. हो आणि हं मला सांग तुमच्या कॉलेज मध्ये सुद्धा एन एस एस आहे ना? हो आहे ना आग कॉलेज मध्ये एन एस एस आहे आणि मी अं माझ्या कॉलेज चा एन एस एस चा एक पार्ट आहे एक स्टुडन्ट आहे आणि मला खुप जास्त proud feel होतं की मी एक एन एस एस स्टुडन्ट आहे एन एस एस volunteer आहे की मी माझ्या कॉलेज झाडुन काढते. याचा मला खुप आनंद वाटतो आणि first year मलाही opportunity मिळाली. किती ग हं तुला एक गोष्ट सांगितली का मी पण एक NSScandidate आहे.

हो आग कॉलेज त्याच्याच साठी असतं. ते आपल्या साठी एक platform create करुण देतं ज्यांना करायच असत ते मन लावून करतात. आणि ज्यांन नाहीच करायच तर त्याना किती ही ढकललं आपण समोर तरी ते समोर जात नाही. हे आता तुलाही माहिती असेल. एक दोन महिण्यात काय लोक बघितले काय नाही. एखाद्या वेळेस तुला overall तर त्यांना कोण करतय काय. हो तर कॉलेज मध्ये माहिती आहे का कसं असत कॉलेज आपल आता नविन नवीन कॉलेज school मधुन आपण आता कॉलेज मधुन आलोय. त्यामुळ ते आपल्याला नविन लोक ओळखतील पण नंतर नंतर आनुभव येतील. वेगवेगळे म्हणजे शंभर सातशे लोक भेटतील आपल्याला. कुठले चांगले लोकवाईट लोक तर कॉलेजेस मध्ये माहिती आहे का

आपल्याला हेच्या वर्णच दिसून जातो की कॉलेज चे रेप्युटेशन किती आहे आग all over India मधुन जर तुझ्या कॉलेज मध्ये candidate येत आहेत. तर विचार कर ना की तुझ्या कॉलेज ची रेप्युटेशन किती आहे इंडिया मध्ये. किती अं hard education असेल. तसच माझ ही कॉलेज आहे. I don't know about की त्याच इंडिया मध्ये रेप्युटेशन किती आहे. but माझ्या घरा पासून जीतके पण proper चे आहेत बिलकुल अं two hundred kilometers दुर इतक्या लांब आहे. जर इतक्या लांब पर्यंत मला जर या कॉलेज माहिती असेल तर maybe माझ कॉलेज reputed असेल. आणि याच्या म्हणजे तुला माहिती आहे का माझ कॉलेज एक कॉलेज आहे. इथे मोठे मोठे research पण होतात. आणि अं म्हणजे आमचे टीचर्स जे आहेत ना ते आम्हाला आम्हाला शिकावतात आणि शिकवल्या बरोबर ते विचार स्वतःचा projects ही करतात. म्हणजे आता माझ्या कॉलेज मध्ये एक sir आहे त्यांनी त्यांचे इतके projects केले तर त्याच्याकडे one zero two त्यांच्या स्वतःच्य petent file आहेत म्हणजे विचार कर एक ना एक क्षन शिकवतात पण आणि ते त्यांच work पण complete करतात. लगेच समोर एक idol उभा राहतोना.

म्हणजे आपले टीचर्स पण आपल्याला एक environment create करून देतात. की आपल्यातली जी ability आहे ती बाहेर काढण्यासाठी. आणि मी जे जास्त कॉलेज life तर एक खुप छान आहे किंवा टीचर्स खुप छान असतात.

आणि teacher personal बी अं हे असतं. की बुआ नाही students कडे लक्ष द्या. की student नाही आम्हाला आमचे student नाही घडवायचे आहेत. आता अम्हाला आमच कॉलेज सांगायच ठरल आता तुला तर माहिती आहे आपले जे gate आणि gate चे exams असतात. all over India मध्ये आमचेच फक्त आमच्या कॉलेज चे आहेना gate चे therty three students placed झालेत. आरे वा हे तुमच्या कॉलेज साठी खुप proud ची गोष्ट आहे. हा आणि record आहे हा all इंडिया चा. की एकाच Institute मधनं एकाच वेळेस at a time इतके students अं झालेले आहेत.

आत बघ आपल्या कॉलेज बघाल ना proper linkup होतात. proper practicles होतात. आपल्याला माहिती आहे आपयाला हे ही माहिती आहे की असे ही कॉलेज करतात. ज्या कॉलेज मध्ये ना lectures होतात, ना practicles होतात. कारण म्हणजे आता तुझे फ्रेंड्स वगैरे असतील अश्या कॉलेजेस ला आपल्याला call करुण विचारतात की आपल्याला सांग हे कसं आहे.

याच्यात छान वाटतं की नाही यार आमच कॉलेज खरच छान आहे की आम्हाला बेसिक गोष्टी माहिती आहे. हो तो एक फायदा आहे कॉलेज चा.

तुला माहिती आहे का आजुन एक कॉइन असतो बघ कॉइन असतो कॉइन त्याच्या कशा दोन बाजु असतात. तसं कॉलेज च पण आहे. काही आहे निगेटिव्ह काही आहे positive पणनिगेटिव्ह कसं असतात ते students असतात. टीचर्स positive असतात बघ. ते म्हणतात की eighty attendance is compulsory eighty percent is compulsory ला काहीच फायदा नाहीए ना त्याचा. तो फायदा असतो student ला. ते student चं thinking level आहे. आपण फर्स्ट इयर मध्ये असने हे must आहे. point of view झालाना खुप students हो टीचर्स ला काही problem नसतोना. म्हणतो आपण म्हणतो की attendance झाली की भागो लेकीन इसमे attendance त्यांना त्यांचे lectures लिहायचे असतात. आणि lectures मुळे त्यांना त्यांच नॉलेज deliver करायच असतो. हो आणि एक side knowledge gain करुण टाकतो. हम्म कारण कॉलेज पर्यंतच कोणितरी आपल्याला नॉलेज देऊ शकतो आण आपण नॉलेज घेऊ शकतो यांच्यानंतर आपल्याला कोणी शिकवणार responsibility घेणार नाही. नाही नाही हे कोणीच करणार नाहिए हेच्या नंतर हम्म करुन राहीली खुप गोष्टी होतात कॉलेज मध्ये. आपल्याला job आहोत आपण enjoy पण करतो, आपण गोष्टी शिकतो पण. आणि आपण स्वतःची पण personality पण develop करतो. presentations घेतो. आणि बस यार कॉलेज एक best आहे. आणि college ते काही देऊन जातेना ते life time साठी लक्षात राहतात. खुप छान असतं कॉलेज लाईफ मी ही कॉलेज लाईफ कधीच विसरणार नई नाकी माझा कॉलेज च

हो आणि चार लोकां मध्ये कसं बोलायचं याचा हि skill develop होतं आपण शिकत आहोत. हो. आग तुला माहिती आहे का कॉलेज वर बोलायला खुप काही आहे पण आपल्याकडे time नाहीए. म्हणून मग आता. कॉलेज कॉलेज is the best thing यार. हे तीम माझे best part राहील आहे. हे जाऊदे कॉलेज वर पुन्हा कधी तरी बोलू. आणि भेटु कधी तरि. मी काय म्हणतो धीरज सर तुम्ही थोडं सेकंदांकडे लक्ष देत जा हो हॅलो गुड इव्हनिंग अक्षय हो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सॉरी धीरज सर मी तुम्हाला एक टीप देणार होतो की तुम्ही सेकंदांकडे थोडं लक्ष देत जा हो

हा कारण की मग आपल्याला पुढ प्रॉब्लेम येऊ शकतो ना नाही सर पण मला असं वाटतंय की सेकंदांमध्ये ऍड नाही झालय ते

नाही नाही झालय हो झालंय जाऊद्या जाऊद्या एवढं तेवढं चालू असतं बोला मग काय म्हणताय तुम्ही बाकी शेअर मार्केट बद्दल काय सांगू शकता औषधे तुम्हाला जास्त नॉलेज आहे आता तुम्ही जसं फायनान्स करत आहात तर त्याबद्दल तुम्हाला जास्त नॉलेज असेल तर मग काय सांगू शकता

आवाज येतोय का माझा? हो हो येतोय येतोय अह हल्ली मी तो सुरू केलाय त्याला समज ना ते तर कळालय मला कि जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज जर तिथे आला अह एक प्रकारचा तो मोठा एक सोन्याचा मुखडा आहे त्याच्यामध्ये कधी पैसे संपत नाहीत जर तुम्हाला त्यातलं काही काही नॉलेज असेल तर म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्ही जसं बघू शकता जसं इन्फेक्शन इन्फेक्शन रेट वाढत चालला आहे तर एका फक्त एका सोर्स वरती डिपेंड आहे ना काही चांगला ऑप्शन नाही आहे

शेअर मार्केट मध्ये स्वतःचा आयडल कोण बनू शकत मार्गदर्शक काही सांगू शकता का तुम्ही हे कसं असतं जसं आपलं तुम्ही एका मी आता त्या नाव मध्ये बसलो आहे ज्या नावाचा कोणी अजून कॅप्टन नाही आहे पण उगीच कुणाचं नाव घेऊन चांगलं राहणं वाटणार नाही जोवर तुम्हाला नॉलेज नाही येत तोवर

तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला नॉलेज वगैरे घेतल का तुम्ही सगळं नाही आता मी सुरु केलेलं आहे ते आता मी तुम्हाला हे कधी बोललेलो नव्हतो कि नॉलेज भेटलय सध्या नाही नाही म्हणायचं नाही मी सध्या विचारतोय कि बवा कि आधी पण केलंय का आधी पण नॉलेज वगैरे काही घेतलय का असं विचारतोय

थोडंफार ट्राय केलं होतं कसं नवीन नवीन जेव्हा ते कोरोना नवीन नवीन आला होता सर्व लॉकडाऊन वगैरे लागलं होतं मग एक प्रकारे एक वेव आली होती स्टॉक मार्केट ची

हो मग तुम्ही केले होते का थोडं हो तेव्हा केलं होतं मी पण ते म्हणता ना कि विदाऊट बिना बिना प्रिपरेशन अह जर तुम्ही काही कराल तर ते वाया जात तसं काही घडलं माझ्याबरोबर मी आता प्रॉपर नॉलेज कमीत कमी स्टार्टिंग खेळ मध्ये एका व्यक्तीला अह हजार पर्यंत माझ्या इन्व्हेस्टमेंट होती त्यातले कमीत कमी आठशे रुपये माझे याच्यात गेले पाच रुपये गेले होते बवा असं म्हणता ये का हो हो लॉस मध्ये गेले हो हो लॉस मध्ये गेले

आता जास्त तेव्हा ते तुला ते माहिती आहे का ह्युमन टेंडन्सी असते आपली कि काही लॉस वगैरे झाला तर माणूस दूर होऊन जाते त्यापासून तसा मी दूर होऊन गेलो होतो स्टॉक मार्केटशी

म्हणून मी आता पुन्हा सुरुवात केली आहे ते शिकायची काय आहे वस्तू ती तर चालू आहेत माझे प्रयत्न आता कमीत कमी महिनाभर झाला आहे मला एक महिनाभर मध्ये नॉलेज आले असेल ना सर थोडे फार हा ते डिमॅट अकाउंट वगैरे काय असत निफ्टी फिफ्टी काय असतं असे बेसिक बेसिक वस्तू आता हळूहळू कळायला लागले आहेत तर त्याच्यामध्ये थोडा कशी सुरुवात केली तर मग हे नॉलेज घ्यायला यूट्यूब वरतून का कोणते क्लासेस वगैरे नाही बाबा काही आमचे मित्र गण आहेत जे ह्याच्यामध्ये आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्याकडून काही नॉलेज घेतले काही मग शिक्षक लोक आहे आमचे जे त्याच्यात खूप अह इंटु मग तिच्यात खूप जास्त आहे त्यांच्याकडून नॉलेज घेतो आहे मी यूट्यूब वरून भेटून जाते मग हो अच्छा अच्छा चांगला आहे ना मग तुम्ही ट्रेडिंग वगैरे कधी सुरू करणार आहे सर तर आता मला जे आमचे शिक्षक आहे उमेश सर नाव आहे त्यांचं हे त्यामध्ये एक्सपर्ट आहे आहेत ते म्हणतात की अह कमीत कमी वर्ष वर्षभर चा पण आपण काही इन्वेस्टमेंट नाही करायची फक्त शिकायचं फक्त काय आहे ते कळायचं

उगीच नाद लावून घेऊन काही फायदा नसतो तुम्ही राहुन शिका म्हणे तुम्ही वर्षभर मग इन्व्हेस्टमेंट वगैरे करा म्हणे भान ठेवून आता आम्ही फक्त शिकत आहोत मग तुम्हाला लॉन्ग टर्म चें हे करायचे आहे कि इंट्राडे साठी हे करायचं नाही इंट्राडे कसं असतं ना की अह जर तुमचं जास्त रिस्क हाय रिस्क मध्ये आहे तुम्ही तुम्ही इंट्राडे मध्ये जाऊ शकता पण जर तुम्हाला एक सिक्युरिटी पाहिजे आणि तुमचं जर तुम्हाला घर वगैरे सांभाळायचा आहे तर आपल्यासाठी लॉन्ग टर्म हा बेस्ट ऑप्शन असतो लॉन्ग टर्म आणि म्युच्युअल फंड हे दोन असे प्रकार आहेत जे एक

अच्छा अच्छा आणि सर मग तुम्हाला एक थोडं सांगायचं होतं की जर का तुम्हाला असं कोणी चॅलेंज केलं अक्षय तू मला पंधरा ते वीस दिवसांमध्ये इंट्राडे शिकून दाखव आणि तुला अह समजा पैसे पण देतो मी जास्त नाही देणार कमीच देईल थोडे हजार किंवा पाचशे दीड हजार असे देईल ते आपले त्याच्यामध्ये हरवले पण किंवा लॉस पण झाला आपल्याला तर चालेल फक्त तू नॉलेज चांगली घे पंधरा-वीस दिवसांमध्ये मी तुला जितके पैसे देतो तितके इन्वेस्ट कर जर का प्रॉफिट झाला तर त्याच्यामध्ये फिफ्टी- फिफ्टी करू आणि लॉस झाला तर लॉस मला सगळा असं जर का केलं तर काय करणार तुम्ही कसा असायचा अह मिळता जुळता एक असाइन्मेंट भेटला होता आम्हाला कॉलेजमध्ये बघा एक मनी कंट्रोल नावाची ऐप आहे ती त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही जो नवीन नवीन व्यक्ती असतो स्टॉक मार्केट वगैरे शिकायचं असलं तर कसं वर्क करतय बघायचं असलं तर मनी मनी मार्केट हा बेस्ट ऐप आहे